माणस माणस बाया बाहेर उभ आहे आणि ते --

हे एक झाड आहे इथे एक पुतळा आहे --

हा एक कंपाऊंड वॉल आहे.

हा एक रोड आहे रोड वर एक --

बोटाला लावायच आहे पेन आहे.

हे एक गार्डन आहे त्या गार्डन मध्ये येऊन --

इथे बाया पूजा करून राहिलेल्या आहेत मानस पण आहेत.

इथ एयरपोर्ट अस लिहिला आहे महा मेट्रो --

बस उभी आहे बाजूला शौचालय आहे.

हार बनवून ठेवलेले आहे प्रत्येक दुकानात.